आणि एक लाल शर्टाचा माणूस उभारला आहे.

समोर एक संगीत इलेक्ट्रिक नावा-- एलेक्ट्रोनिक नावाचं दुकान आहे.

दोन मुलांनी पिवळा शर्ट घातलेला आहे. तीन मुलांनी पांढरा शर्ट घातलेला आहे. दोन मुलं कट्ट्यावर बसलेले आहेत.

सगळ्या मानसा एका बाईचं चेकिंग करत आहे. आतमध्ये नीळा घालून माणूस उभा आहे.

लाल विटाचा क-- अं विटाचा कंपाऊंड केलेला आहे. मध्ये मोठी झाडं आहेत.

एका चैन ने कार च इंजन उचललेल आहे.